आजूबाजूला छोट्या मुली पण दिसत आहेत.

इथे एक नृत्य करताना खूप साऱ्या मुली दिसत आहेत सगळ्या पोरी आ वेगवेगळ्या पोज मध्ये तिथे उभ्या आहेत कोणी कालिंका माता कोणी दुर्गामाता आशा त्या बनलेल्या आहे आजूबाजूला खूप छान रूम दिसत आहे.

गवताळ दिसत आहे तिथे आजूबाजूला खूप सारे हरीण दिसत आहे.

तिथे खूप सारे फरशा यांचे हे लावलेले दिसत आहे आजूबाजूला छोटे-छोटे गवत तार वगैरे दिसत आहे.

इथे एक नृत्य दिसत आहे. ते नृत्य काय हाये ते दिस समजत नाही. पण खूप सारे लोक तिथे बघायला आलेले दिसत आहे.

इथे एक जुन्या प्रकारे सगळे जंगल टाईप दिसत आहे आजूबाजूला अर्धे कोरडे झाड ते अर्धे हिरवे झाड दिसत आहे अर्ध्या प्रकारे --

इथे खूप सारा भाजीपाला दिसत आहे कोथंबीर निंबू --

इथे खूप सारे डोंगर दिस मोठे मोठे डोंगर दिसत आहे बाजूला एक नद नदीकाठ दिसत आहे अजून त्याच्या आजूबाजूला खूप सारे हिरवे गवताळ खूप सारे मोठे मोठे झाड दिसत आहे इथे वरती एक --

हे यक छोट मार्केट दिसत आहे त्या मार्केट मध्ये खूप सारे --